छोटसं मंदिर उभारलेलं आहे त्यांनी अह लाल कलरचा पडदा आहे. त्यावर डेकोरेशन केलेलं दिसत आहे.

सलगर अमृत्तुल्या चहा कोल्हापूर सुप्रसिद्ध असं नावाचं असं बोर्ड लिहिलेला आहे.

हा एक कॅफे आहे इथे तडकणा शिवाजी महाराजांची मूर्ति दिसत आहे छान स डेकोरशन केलेलं आहे तिथे नाव आहे.